तर इथे सगळे लोकं योगा करण्याची प्रॅक्टीस करत आहेत.

ही पोज दिली आहे आणि मा --

घरी मुलांना शिकवत आहेत आणि आता ते योगा करत आहेत.

तर इथे एक छानसी डेकोरेशन केली आहे.

एक माणूस बाहेर उनात उभा आहे आणि तो कसातरी करत आहे.

आणि एक मुलगा गिटार घेऊन उभा आहे.

आणि इथे एक टिना चं घर सुद्धा आहे.

हे एक कालर कार्यालय आहे इथे या कार्यालयावर नाव आहे कार्यालय.

इथे खूप साऱ्या राईड वगैरे आहेत जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता आणि--